तिच्या बाहेर पोस्टर लावलेले आहे की हे सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौटुंबिक कार्यक्रमा करीता भाड्याने मिळेल याची जी सजावट आहे ती खूप छान प्रकारे केलेली आहे.

ज्या अ वस्तूंची गरज पडते ते सर्व वस्तु इथ आणलेल्या आहेत.

त्यांच वर्क अ पूर्ण झाल पाहिजे म्हणून ते आपआपल्या कामातच अ सर्वजण व्यस्त आहेत.

याच्या अलीकडे आणि पलीकडे दोन रोड बांधलेले आहेत येण्या जाण्यासाठी लाइट्स आहेत इथे.

आणि ते चांगल्या प्रकारे बांधलेल पण आहे.

त्याच्या पुढे हिरवळ चारा आहे.

मोठया गाड्या खूप साऱ्या गाड्या लावलेल्या आहेत त्याच्या बाहेर.

इथे सर्व वस्तु इथे या जीम मध्ये आहेत ठेवलेल्या.

काही लोकाना कन्व्हिन्स करत आहेत की आमची मच्छी घ्या अशी आहे तशी आहे वगैरेवगैरे.

आणि तिथे लोक आलेली आहेत कटिंग करण्यासाठी काही लोक कटिंग करत आहेत तर काही लोक त्यांना सांगत आहेत की माझी कटिंग अशी पाहिजे माझी कटिंग तशी पाहिजे.

हे मंदिर आहे आणि या मंदिरचं एन्ट्री अ एन्ट्री गेट खूप छान प्रकारे सजवलेलं आहे.

खूप जास्त प्रमाणात गर्दी दिसत आहे इथे आणि इकडून तिकडून गाड्या आहे तिथे मागे सुतगिरान्या वगेरे--